मला पण. आता खूप सध्या प्रेशर आहे. हो ना. कसा चालू आहे मग अभ्यास? तर आमच्या कॉलेजमध्ये एक प्रोग्रॅम होता. तर त्यात आपल्या-आपल्या आवडत्या पर्सनॅलिटीज बद्दल भाषण द्यायचं होतं. तर मी

माझ्या आवडत्या पर्सनॅलिटी बद्दल सांगितलं एपीजे अब्दुल कलाम. वा वा. मस्त रे. खूप छान पर्सनॅलिटी आहे. तुमच्या कॉलेजमध्ये असं काही होतं का? हो आमच्या कॉलेजमध्ये पण खूप असे कार्यक्रम होतात, जसे कि मिस्टर वगैरे आणि आमच्या कॉलेजमध्ये पण असे पर्सनॅलिटीचे म्हणजे प्रश्न विचारले होते. तेव्हा मी एका मीटिंग म्हणजे तेव्हा एक कॉन्फरन्स त्यामध्ये त्या कॉन्फरन्स मध्ये पर्सनॅलिटी वर बोलायचं होतं. तर मी छत्रपती शिवाजी महाराजांवर खुप काही बोललो.

कारण त्यांच्याकडून काहीतरी खूप काही म्हणजे असं घेण्यासारखं आहे. ऐकण्यासारखं आहे. वाचण्यासारखं आहे त्यांच्याकडून. अनुभवण्यासारखं आहे.

मी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या बद्दल सांगतलं होतं. त्यांची पर्सनॅलिटी मला आधीपासून आयडॉल आहे. तर मी सांगतलं होतं.

झालेले आहेत. पण मी सातवीत असताना त्यांचे दुर्दैवी निधन झाले. तर तु काय काय सांगितलंस?

त्यांची आई म्हणजे म्हणजे माता जिजा राणी व त्यांचे बाबा या सर्वांबद्दल सर्व सांगितले. त्यांनी, जेव्हा त्यांचा जन्म झाला

मुघलांबद्दल कि आता आपलं म्हणजे राज्य येणार महाराजांचं. मराठ्यांचं राज्य येणार. तर असं खूप म्हणजे पॉजिटीव्हनेस आला त्यांच्या जन्माने. तर मग जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा खूप सगळीकडे आनंदीआनंद होता. शिवनेरी किल्ल्यावर, पूर्ण महाराष्ट्रभर मराठी लोकांसाठी. तर जन्म झाल्यानंतर त्यांनी जिजा राणीसाहेबांनी त्यांचे बाबा म्हणजेच त्यांचे आबासाहेब जवळ नसतानाही त्यांनी त्यांना खूप काही शिकवलं. शिवाजीमहाराजांना. म्हणजे कशी लढाई लढली जाते. परत पौराणिक कथा जसं कि महाभारत, रामायण

सात वर्षांचे होते तेव्हा त्यांनी तब्ब्ल एक गड जिंकला होता. त्या गडाचं नाव तोरणा होतं. तर त्यांनी असे खूप अनेक पराक्रम गाजवलेले आहेत. जसं कि त्या जेव्हा त्यांनी हा गड जिंकला तेव्हा त्यांना अशी पॉजिटिव्ह मीन्स पॉजिटिव्हनेस आला. महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू राष्ट्रासाठी काही तरी करू शकतात. तर त्यांनी हा पॉजिटिव्हनेस त्यांच्या मनात ठेवला. हिंमत बाळगली. आणि ते त्यांच्या हातात तलवार घेऊन पूर्ण अटक पासून कटक पर्यंत पूर्ण फोर्ट त्यांनी आपल्या हातात काबीज केला. तर असं खूप काही असं ऐकण्यासारखं आहे. शिवाजी महाराजांना वाचण्यासारखं आहे. त्यांना अनुभवण्यासारखं आहे. असं खूप अनेक गोष्टी आहेत. तर तु काय बोलत होतास अजून अब्दुल कलाम बद्दल? तेच छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं मान अभिमान आहेत. तसेच आपल्या भारतात खूप होऊन गेलेले पराक्रमी आहेत. त्यापैकी एक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा आदर्श आहेत. त्यांनी आधी विद्यार्थ्यांसमोर खूप कॉन्फरन्स घेतलेल्या आहेत. तर त्यांनी खूप कोड्स युज केलेले आहेत. ते विद्यार्थ्यांच्या स्टडीसाठी झालेले आहेत. आणि त्यांनी खूप विद्यार्थ्यांना

अभ्यासासाठी रात्र म्हणजे रात्रंदिवस अलाऊड आहे त्यांना ते जास्त अलाऊड नव्हतं. पण तरी त्यांनी त्या काळात खूप अभ्यास करून भारताचे राष्ट्रपती बनले. अच्छा. खुप खूप कष्ट घेतले असतील ना त्यांनी अभ्यासासाठी. शिवाजी महाराजांनी पण खूप असं आपल्यासाठी खूप काही असं करून ठेवलंय. जसं कि जर ते नसते ना तर म्हणजे

तुला माहितीये का त्यांनी नेव्ही म्हणजे ते केली . कारण त्यांनी सर्वात पहिलं शिप म्हणजे शिपवरून वॉर कसं करायचं म्हणजे शिप समुद्र सी वॉर कसं करायचं ते त्यांनी अभ्यास केला त्याचा. आणि त्यांनी हे इन्वेस्टीगेट केलं कि त्यांनी वॉर म्हणजे बोटीवरून कसं हल्ला करायचा. हे सर्व त्यांनी अभ्यास केला. आणि त्यांनी हा अभ्यास करून पाण्यावर गड बांधले. जसं कि सिंधुदुर्ग असे विजयदुर्ग असे अनेक पाण्यावर गड बांधलेले आहेत त्यांनी. व त्यांनी ह्या गड वाचव कि इंग्लंड जे परकीय आक्रमण झाले होते सिंधुदुर्ग गडावर. त्यांनी त्यासाठी तिथे एक गुपित रस्ता बनवलेला आहे. त्या गुपित रस्ता म्हणजे गडावर एक मंदिर आहे. त्या गडाच्या, त्या मंदिराच्या आतमध्ये एक विहीर आहे. त्या विहिरीच्या आतमधून जो रस्ता केलाय तो समुद्र पार करून बीच वर एक स्वामींचं एक मठ आहे. त्या गुहेतून ते, तो रस्ता बाहेर आलाय. असं एकदम म्हणजे शार्प माईंडेड त्यांचं चरित्र होतं. असं खूप असं ऐकण्यासारखं आहे शिवाजी महाराजांकडून. आणि तेच म्हणजे प्लॅनिंग अशी असायची ना कि तो प्लॅन फेलच झाला नाही पाहिजे.

हाय भोर कसा आहेस?

मी खूप छान. तू कसा आहेस?

मग काय म्हणतो गणेश उत्सव नवीन हा? काय काय केलं गणेश उत्सवात? अरे खूप मजा केली माहितीये का. हा गणेश उत्सव म्हणजे आयुष्यातला एकदम प्लस पॉईंट होता माझ्या आयुष्यातला. खूप मजा केली मी ह्या गणेश उत्सवात. काय झालं माहितीये का गेल्या वेळी दोन वर्ष झाली गणेश उत्सव झालाच नाही. त्या कोविडमुळे. तर खूप खूप खूप म्हणजे खूप मजा आली या गणेश उत्सवात. मी आपल्या मुबंईत जसं कि मिशन आहे. परत गणेश गल्ली आहे. असे खूप गणपती फिरलो खूप मजा केली. आणि आपल्या मुंबईमध्ये ना एक खासियत आहे कि खूप असे मोठे-मोठे गणपती असतात. पाहण्यासारखे असतात आणि असे खूप आकारात खूप वेगवेगळ्या आकाराचे असतात. म्हणजे जसं कि एक राम अवतार कृष्ण अवतार असे वेगेवेगळ्या अवतारातले असतात. तर त्यांना पाहण्याची मजा एक वेगळीच असते. तर तू कुठे गेलास कि नाही गणपतीत या? मी खासकरून लालबागचा राजा आणि चिंचपोकळीला खूप आणि तसेच खेपेवाडीतील गणपती तिथे तेरा बंगले आहेत. आणि त्या तेरा बंगल्यांमध्ये तेरा प्रकारचे गणपती आहेत. व ते

दर्शन चालू झाल्यापासून ते संपेपर्यंत दर्शन मिळेल कि नाही याची पण शाश्वती नसते. हो रे. खूप गर्दी असते लालबागच्या राजाला. मी पण गेलोय रे. पण माझे खूप असे मित्र आहे ओळखीवर. पण मी लगेच घुसलो, व्हीआयपी लाईन वगैरे असते ना तिथे. तर मी लगेच माझं दर्शन झालं. पण जे जे लोकं खूप असे लांबून येतात त्यांना खूप वेळ लागत असेल ना थांबायला इथे. परत दर्शन घेण्यासाठी. खूप आणि किती मोठी लाईन असते तिथे. खूप मोठी लाईन असते. मी तरी पाहायला गेलो ना तरी एक दोन एक किलोमीटर तरी लाईन असेल खूप लांब. म्हणजे दर्शन घेण्यासाठी चरणस्पर्श.

खूप म्हणून तर खूप लांबून-लांबून येतात. तसेच सर्व मुंबईतील सेलिब्रिटीज महाराष्ट्रातील मोठे-मोठे सेलिब्रिटीजहि लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येतात. हो ना आणि लालबागच्या राजाचं नाव तरी किती मोठं आहे. पूर्ण महाराष्ट्र्भर आहे. महाराष्ट्र सोड पूर्ण देशभर आपल्या लालबागच्या राजाचं नाव आहे. आणि इकडली जी माणसं जी आहेत ना माणसांचं मन जे आहे ना खूप भारी आहे एकदम. ते एकदम उत्तमरीत्या असं साजरा सण साजरा करतात. जसं कि चिंतामणी. चिंतामणीला पण खूप गर्दी असते. तिथे काय डिजाईन केलेली असते. चिंतामणीच्या आगमनाचा तर विचारच करू शकत नाही.

खूप खूप खूप मजा येत असेल ना बघायला. लालबागच्या राजाची संस्था एवढी मोठी आहे कि ते आलेल्या दानातून त्या दानाचा मिसयुज न करता ते लोकांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, फ्री सर्व्हिसेस. ते हेल्थ ऑर्गनायजेशन्स चालू करतात. एनजीओज राबवतात. हे खूप खूप चांगलं काम आहे. आणि त्यांनी करत राहील पाहिजे.

हो. त्यांनी मध्ये एक बघ लालबागच्या राजाचा ट्रस्ट लायब्रेरी काढलेली आहे. लायब्रेरी आणि अभ्यासिका हे खूप युज रे. खूप युजफूल आहे ते. जसं कि जे अभ्यास करतात म्हणजे दहावी, बारावी परत जे स्पर्धा परीक्षा देण्यासाठी म्हणजे आहेत तयार, त्यांच्यासाठी खूप युजफूल आहे रे हे. तर हे खूप चांगलं काम करतात. मी सुद्धा लालबागच्या राजाची लायब्रेरी जॉईन केली होती. मला त्याचा इतका उपयोग झाला कि मला परीक्षेसाठी खूप त्याचा उपयोग झाला. अच्छा. खूप खूप उपयोग आहे रे या सर्वांचा. पण बघायला गेलो तर खूप एवढं त्रासही होत असेल त्यांना. म्हणजे सर्व तयार करण्यासाठी. मग तरी मजा येत असेल ना म्हणजे लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं. परत चिंतामणी खूप खूप असे एकदम पॉप्युलर गणेशभक्त, गणेश असे मंडळ आहेत ना, खरं खूप फेमस आहेत. तर ह्या सर्वांचा अनुभव

हा ना. तू पुण्याला राहतोस ना? हो पुण्याला राहतो मी. खास या वर्षी मुंबईतले गणेश उत्सव साजरे करायला आलो होतो. मला लालबागच्या राजाची मूर्ती खूप अशी आकर्षक वाटते. आणि खूप अशी नटलेली, सजलेली वाटते. आमच्या पुण्यातही खूप फेमस गणेश उत्सव मंडळ आहेत. जसं कि दगडूशेठ हलवाई, कसबा पेठ. त्यांच्या मिरवणूका तब्ब्ल सोळा-सोळा तास चालू राहतात.

हो. आम्ही खूप मजा करतो गणेश उत्सवात. खूप छान आहे रे तिकडचा पण गणेश उत्सव. तसेच मुंबईत म्हणायला गेलं तर अकरा दिवस गणेश उत्सव चालूच असतो. पहिल्या दिवशी जसं कि आता मी तुला लालबागच्या राजाचं उदाहरण देतो. सगळ्यात पहिल्या दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन होतं. म्हणजे चालू केल्या जाते दर्शनाची रांग. तर दर्शनाची रांग एवढी मोठी असते कि म्हणजे विचारूच नको. खूप एक-एक, दोन-दोन किलोमीटर पर्यंत लांब असते. असे खूप भाविभक्त येत राहतात गणपतीच्या पाया पडण्यासाठी, गणपतीचं तर त्यांना तिथं खेळण्या पाहण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी लांबून जसे कि स्थानं खूप खूप असे ऐकलेत मी. तर तिथे दर्शन घेण्यासाठी येतात. परत तुला माहितीये का लालबागच्या राजास असं म्हणजे मानल्या जातं कि त्याचं, त्याला, त्याचं दर्शन घेतल्यावरती म्हणजे खूप पॉजिटीव्ह फिलिंग येते. त्याला पाहिल्यावरच खूप अशी पॉजिटीव्ह फिलिंग येते. त्याला म्हणजे असं वाटतं कि तो आपला एक मित्रच आहे. व त्यासोबत खूप असं बोलावंसं वाटतं. खुप त्यासोबत गप्पा माराव्याश्या वाटतात.

हो खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे काय मोठे-मोठे येतात लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी. तसेच आमच्या दगडूशेठ हलवाईलाही असे मानले जाते. नवसाचं गणपती मानले जाते. एक वर्षी सेलिब्रिटी अमिताभ बच्चन हे खूप आजारी होते. तर त्यांच्यासाठी नवस मागितला गेला होता. तर ते बरे झाले होते. तर तिथे दगडूशेठ हलवाई यांना सोन्याचा मुकुट चढवण्यात आला होता. खूप छान रे. असं खरंच होत असेल का रे नवस पूर्ण?

त्याच्या पुढेपाठी खूप मोठा इतिहास आहे. अच्छा. हे लालबागच्या राजाला पण खूप असे जणं नवस करतात. सोन्याचं, सोन्याचा हार घालतात. पैशांचा हार घालतात. असं खूप सारी फळे चढवली जातात चरणावर. फळे परत